हा एक हॉल आहे इथे जाण्यायेण्याची रस्ते आहेत व्हाइट यल्लो रेड कलर चे फ्लॉवर्स लावलेले आहेत लाईट्स वगैरे आहेत मोकळी जागा आहे एका टेबलवर एक मुलगी बसलेली आहे फोटोज वगैरे ठेवले आहेत चेअर्स वगैरे आहे.

एक हॉल आहे इथे जाण्यायेण्याची रस्ता आहेत मोकळी जागा आहे अ परत अ दगड वगैरे आहेत झाड झुड्प आहेत जाण्यायेण्याची रस्ते आहेत मोकळी जागा पण आहे आजुबाजुने.

डोंगर आहे खाली खूप सारे छोटे छोटे डोंगर आहेत त्यांच्यावरती काहीशी क कौलारू घर आहेत जाण्यायेण्याची रस्ते आहेत आजूबाजूना झाड झुड्प आहेत मोकळी जागा आहे जाण्यायेण्यासाठी खुप सारे डोंगर आहेत.

आशे डोंगर आहेत तिथे एक मंदिर आहे मंदिरावरती एक ऑरेंज कलरचा झेंडा लावलेला आहे बाजूलाच घर वगैरे दिसतायत हे शेत आहेत अ छोटे छोटे ढेकळ आहेत शेतामध्ये पीक आहेत.

एक डोंगर आहे डोंगरा वरती जाण्यायेण्याची रस्ते आहेत खूप सारे डोंगर वगैरे आहेत जाण्यायेण्याची रस्ते आहे मोकळी जागा पण आहे आजूबाजूनी छोटी छोटी शेती पण आहे मोठ्या मोठ्या दर्‍या पण आहेत.

जाण्यायेण्याचं रस्ता आहे मोकळी जागा आहे घर वगैरे आहेत आजूबाजूला झाड झुड्प आहेत डोंगर वगैरे आहे अ मोकळी जागा पण आहे येण्याजाण्या साठी साईड ने.

हा एक जाण्यायेण्याचा रस्ता आहे. डोंगर वगैरे आहेत मोकळी जागा आहे झाड झुड्प आहेत आजूबाजूनी रस्ते वगैरे आहेत इलेक्ट्रिक पोल्स वगैरे आहेत आजुबाजुने अ साईड णे जागा आहे.

अशी दगड वगैरे आहेत जाण्या येण्याचा रस्ता आहे इथ छोटस धबधबा आहे आजूबाजूनी झाड झुड्प आहेत मोकळी जागा आहे जाण्या येण्यासाठी रस्ते वगैरे आहेत आजुबाजुने आ बाबुळाचे झाडे वगैरे आहेत साईड --